अस छान येल्लो कलर चे लायटिंग दिसताएत त्याला.

आणि एक मनुष्य तिथे उभा आहे.

फोर व्हीलर तिथ उभी आहे.

आ आणि दगडाचा किल्ला आहे.

अ हॉटेल गोल्ड राजयोग आणि --

आणि रस्ता पावसानी धुतलेला गेला आहे.

ट्रेन चा फोटो आहे जेथे नवीन --

हा फोटो एका छोट्याश्या तलाव किंवा नदीचा फोटो आहे जिथं अ काही दगड ठेवून पाणी--

आणि काही लोक बसलेले आहेत पण बरेच चेअर खाली दिसत आहेत व्हाइट कलरचे चेअर्स आहेत.

अ झाडे लावलेली आहेत अ ते झाडी --

अ ग्राउंड प्लेन दिसतोय पण घरच्या जवळ खूप झाडी आहेत त्या--

अ पर्यटक असेल तो बोट चालवतो आहे त्याच्या मागे तो ट्रेनर उभा आहे.

हा फोटो एका अ शोरूम चा फोटो आहे त्या शोरूम चा --

हा फोटो एका रस्त्याच्या साइड ला अ एरिया च्या फोटो आहे जेथे कनस्ट्रक्ट केलेले आहे.

आणि तिथे कस्टमर त्या फोटो मध्ये सध्या कोणी दिसत नाही दिसत ये आणि एक माणूस फोटो काढतो आहे मिरर मध्ये.

हा एक अ गार्डन चा फोटो आहे ज्या गार्डन मध्ये --

इनवेनएबल अ इन्स्ट्रुमेंट लावून आहे.